बर्फाच्या स्वरूपात आहे, त्यामुळे पिण्याचे पाणी जपून वापरणे आणि स्वछ ठेवणे गरजेचे आहे, मानवीकृती आणि अन्य कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अं अप्रत्यक्ष बदल होतात, त्याला जल प्रदूषण म्हणतात, ते पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य ठरते, जल प्रदूषण समस्येसाठी मानवच सर्वस्वी जबाबदार आहे वाढते शहरीकरण कचरा व सांडपाण्याचे अयोग्य व्यवस्थापन औद्योगिकरण अशा अनेक कारण द्वारे प्रडूशन होत असते, काही ठिकाणी दैनंदिन कचरादेखील लोक नद्या, नाले व तलावामध्ये टाकताना दिसून येतात जल प्रदूषणामुळे पाण्याचे सर्वात मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेले आहेत, नद्यांचे व तलावांचे पाणी दुषित झाल्यामुळे, त्यामध्ये राहणारे जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे, हे पाणी वापरता येत नसल्याने आपल्याला पाणीटंचाईचा सामनादेखील करावा लागतो, अशा दुषित पाण्यांचा, वापर झाला तर आपल्या अनेक आजारांना तोंड द्यावे लागतील , त्यामुळे

टाइफाइड अशा विविध रोगांची लागण आपल्याला होऊ शकते, तशेच दुषित व साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होती, जल प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम हा जलचर प्राण्यावरून दिसून येतो प्रदूषित पाण्यातील सजीवांचे जीवन, विषारी घटकांचे सेवन आणि धोक्यात येते, शेतीत रासायनिक खतांचा वापर टाळणी, घरघुती आणि दैनंदिन कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणे, दैनंदिन वापरातील पाण्याच्या स्रोत, जसे की नदी किंवा तलाव कपडे आणि जनावरे दुनियास लोकांना बंदी घालणे अशे जल प्रदूषण रोखण्यासाठी योक्तिक कराव

स्वछ करणे तसाच जल शुद्धीकरण करण्यासाठी स्थापना करणे अश्यावेळी दुयोज्ना आणि डोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो, मानवी वस्त्यांमधून मानवी वस्तीमधून उत्तेजित झालेले मु मुलमुत्र आणि ओद्योगिक अपचारी कार्बन नी पदार्थ मल, मलवळण्य मधून आणि समुद्र किवा इतर जाल्शायात टाकली जातात पाण्यात अतिप्रमाणात, कार्बन नी पदार्थ असल्यास प्रश्न जीवांची ऑक्सीजन ची पातनी वाढते, परंतु पाण्यातील ऑक्सीजन ची उपलब्धता भटते त्यामुळे परत तिथीकियेत संतुलन बिघडते व प्रदूशकाची समस्या निर्माण होते विविध कारखान्या मधून कार्बन नी अपशिष्टे पाण्यात सोडल्यामुळे या अपशीष्टा मार्फात ऑक्सीजन शोधून घेतला जातो, यामुळे त्यामुळे जे प्रदूषणाची तीव्रता वाढते, सांडपाणी व मैला वाहून

पाणी प्रदूषित होते, मेला पाण्याची सोय नीट होत लावल्यास त्यामुळे प्रदर्शित झालेल्या पाण्याच्या वापरामुळे जटड आणि आतड्यांची रोग संभवतात, रासायनिक कधी शेतीपासून अधिक उत्पन्न व्हावी, यासाठी जमिनीत रासायनिक खतांचा उपयोग केला जातो, ही खते जोरांचा पाऊस पडलयास ओल जलप्रवाह यातून नद्याना व परिणामी समुद्राला मिळतात

काही वेळा रासायनिक खतातील वुरवरीत पालानांचा उपयोग सेवांनांनच्या पोषणासाठी होतो, त्यामुळे शहरांची वाढ जलद व दाट होती मात्र इतर वनस्पतींची वाढ खुंटते, तसेच माशांना धोका पोहोचतो

च्या पाण्यात मिसळल्यास जलप्रदूषणाचा धोका निर्माण होतो, कणीस कारखाने द्रव्य रासायनिक कैल्शियम वेब मैग्नीशियम आहे, कारखान्यातून बाहेर पडेलल, पौशीष्ट पदार्थ जाल्शायात सोडल्यास पाण्यातील प्रदूषित कैल्शियम वेब मैग्नीशियम यांचे क्षार पाण्यात विरघळलयास ते पाणी कठीण बनते अशा पाण्याचा उद्योगासाठी वव पीण्यासाठी उपयोग होत नाही ओउद्योनिक अ पाशितातील पाण्यात मिसळल्यास त्या जलाशयातील देवी त्या मध्ये बदल करून येतात, काही रसायनांच्या प्रभावाने ते पाणी आमली होती, अशा पाण्यामुळेला जलाशयातील सजीवांचा नाश होतो, भारतात चर्म, कागद, लगदा व रस्त रसायने इत्यादी जल सांडपाण्यातील वोल सांडलोटातील गाळण त्याचे त्याच पाण्यातील गदामोडी जालशाही घडूळ घडू होतात, गाळाचे थर जमा होऊन कधी कधी जलाशायाने गाळे लई बसून जातात

सल्फेट हा वायू पाण्यात मिसळतो, त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते, किरणोत्सारी पदार्थ किरणोत्सारी अपचीतांची विल्लेवाट लावण्यासाठी ती जलप्रवाहाचाना गतीने

कारखाने आणि अणुकेंद्र सायंत्रित अशा अधिक प्रमाणात, पाण्याची गरज असणार्या आज सामनातून बाहेर पडणारे पाणी अतिश अति उष्णव असते, हे पाणी इतर जलाशयात सोडल्यास औष्णिक प्रदूषण होते, अशाने अनेक नैसर्गिक उष्णते मुळे देखील पाण्याचे सजीवांच्या जीवनचक्रात बाधा येते व कधी कधी समुद्र प्रवर्गा अपघात घडून येतात, त्यामुळे जलप्रदूषण होते, खनिज व ज्वालकायी तेलाची वाहतूक बहुतदा, जारतं होत असते, त्यातील तेलाचा ढाचा फुटून तेल समुद्रात पसरते अशा पाण्यामुळे पक्षी मासे व इतर जलचर, तसेच पान न पान पानवनस्पती मृत्युमुखी पडतात

समुद्र फास्तावरी

समुद्र पृष्ठावर तेल पसरल्याने त्या पाण्यात सूर्याची किरणे कमी प्रमाणात मिसळतात, त्यामुळे सागरी जल व वातावरणातील ऑक्सीजन मिनिमल प्रक्रिया मादे होते, जल प्रदुषणावर आपण काय उपाय करू शकतो?

कडक नाशकी कीटकनाशके कीडनाशके यांचा वापर मर्यादित करणे अथवा टाळणे, कृत्रिम खताचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे पिण्याच्या पाण्यातील रसायनांच्या पर माजीची विशिष्ट मर्यादा विशिष्ट बंदिस्त करून ठेवण्याच्या पद्धतीचा अवलंब करणे औष्जणिक जल प्रदूषणामुळे जलाशय किंवा समुद्रातील पाण्याचे तापमान वीस पेक्षा अधिक नाही, याची खबरदारी घेणे, खनिज जालामुळे होणारे जल प्रदूषण समस्येवर उपाययोजना असणे महाराष्ट्रस जल प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकल्प आटीगीन राहले, नद्यातील पाण्याच्या दर्जाची स्थानी अंतराळ अठेचाळीस ठिकाणी नियमितपणे केली जाते, या अठेचाळीस पैकी प्रत्येक ठिकाणी पाण्याचा दर्जा घालवल्याचे आढळले महाराष्ट्रास महाराष्ट्राच्या जेणे एकोणवीसशे पंचान्याव मध्ये, राष्ट्रीय मोदी कृती आराखेडा तयार केला असून, नागरी व घरघुती सांडपाण्यामुळे होणारे जल प्रदूषण कमी करणे हा या योजने अंतर्गत सांडपाणी अडवणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे नदी, घाट घाटाचा विकास करणे, कमी खर्चाचे स्वच्छतागृह, पाणी बांधणी त्यांत योज्नार्थी घेण्यात

योग एक जीवनदर्शन आहे तर मग आपण चला बघूया काय आहे हे योग जीवनदर्शन. ` योग एक जीवनदर्शन आहे, एक आत्मशासन आहे आणि नंतर पद्धती पण आहे. योगयुक्त आणि समाजयुक्त जीवना ची संकल्पना आपण पाहणार आहे आत्मुच्चरवार आपण आत्म, दिनचर्या अशी आणि एक सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक विद्या काय आहे ती पाहणार आहोत. वक्तिमत्वाला महान पासून विशाल बनवण्यासाठी स्वतःला विकसित करण्यासाठी आध्यात्मिक विद्या तर आहेच पण योग हि एक पर्यायी चिकित्सा आहेच पण पर्यायी चिकीत्सा मध्ये फक्त, पद्धती नसून तर ती योगाची प्रयोग परिणामावर आधारित कशी आहे? परिणामावर आणि व्याधीवर नष्ट कशे करते शेवटी हि एक संपूर्ण पद्धतीचेच तसेच शेवटीच्या आणि रागेच्या नव्हे तर मानसिक रोगाची, यात रोगाचे तृण आणि मूल याचे कारणाला शोधून पूर्ण नष्ट करते हि एक योगविद्या आहे आणि हि आपल्याला पूर्वजांकडून मिळालेली विद्या आहे. आपल्याला आंतरिक स्वास्थ तर देतेच alopathy सारखा आणि लाक्षणिक विचारपद्धती नाही. योगाचा केवळ तर व्यायाम तर प्रजास ज्ञात आहेच ज्ञात नुसता करणे नव्हे तर स संकुचित किंवा अविवेकी दृष्टी बदलून होय तर स्वार्थ हा आग्रह आणि अज्ञान, अहंकार यांच्या पलीकडे पण योगाचा काहीतरी महत्व,

पाप नष्ट होतात तर आम्ही अष्टचक्राच्या जीवावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून अं पाहिले ज्यांना आपण ज्यांच्या जीवावर आपण त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनानं पाहिले आणि विज्ञानाशी संतुल तुलना, त्मक अभ्यास करुन सर्व अध्ययन केले तेव्हा लक्षात आले की मूलधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, हृदय अनाहत आणि सहस्त्रार आणि हे सगळे चक्र जे आहेत, आठ चक्र आहेत त्यांच्या संमतीत मूलधार आणि सहस्त्रार चक्रापर्यंत अष्टचक्र, जे कार्य करत असते आणि ज्या क्रियात्मक योग योगाभ्यासाने आठ प्राणायमाचे आठ चक्रावर असा परिणाम होतो सक्रिय संतुलन ठेवता येते. एका system वर संतुलित अनेक, प्रकारच्या व्याधींना विकारांना ते मुक्त करतात. भाषा कोणतीही असो विज्ञान असो, अध्यात्मिक असो तात्पर्य एकच आहे भाषा तर केवळ भावाच्या प्रकटामुळे आहे, भावाच्या भावनांना प्रकट करण्यासाठी आहे. चारशे वर्षाच्या गुलामकीच्या, आत्म निघायच्या आणि प्रभावाच्या आम्हाला तर वात, पित्त, कफ याच्याशिवाय काहीच माहिती नाही व्यवथित समजायला येते. तर आपली परंपरा, संस्कृती, ज्ञान यांना आम्ही अज्ञानानामुळे रुपांतर पाहता आत्मग्लानीच्या आम्ही अधीन झालो आहोत. चक्र वाचून चक्रात पडलो परंतु शब्द वाचून आम्ही स्वतःला, पद्धतशीर म्हणू लागलो किंवा प्राचीन त्या अवाचीन आणि ज्ञानाचे तात्पर्य एकच होते जे म्हणेल ते त्याचा वध होईल. मला म्हणायचं आहे कि योग हा आपल्यासाठी शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी एकमेव,

उत्त्पन्न होतात याचप्रमाणे त्याचप्रमाणे याचप्रमाणे त्याचप्रमाणेआपल्याला मनुष्य आणि मासपेशींच्या अनेक विकारांचं शरीरातील नष्ट करायचं आहे. तात्पर्य हेच आहे की,

प्राणायमाचे विधिपूर्वक नियोजनामुळे वेळेत संकल्पबद्ध आणि अभ्यास केल्यामुळेच आपल्या शरीरात आठ चक्र किंवा system संतुलित होते परंतु परिणामी योगापासून आम्ही एक निरामय जे जीवन मिळवतो तोवर नाही, आम्ही औषध रूपात chemical side आणि hormone बाहेरून घेत असतो तर हळूहळू त्याची आविष आवश्यकता सुद्धा उरत नाही. कारण आम्ही जे बाहेरून घेतो ते हळूहळू आमच्या शरीरातून तयार व्हायला लागते. आवश्यकताच राहत नाही आम्ही जे chemical side आणि hormone बाहेरून घेत असतो अश्या शरीरात संतुलित प्रमाणात होते. परंतु योग हा allopathy प्रमाणे vision व treatment न राहता, आरोग्याची एक संपूर्ण संकप्लना आणि उपचार शैल्य उपचार पद्धती सोडून उर्वरित उर्वरित संपूर्ण उर्वरित संपूर्ण,

अध्यक्ष बाबतीत आध्यत्मिक पक्ष हा एक विशाल पण योगाचे मुख्य ध्येय समाधीची प्राप्ती करणे हेच आहे. उपलब्धी किंवा परम सत्याचे अनुभव होय. तसेच योगाची योगाला सुद्धा, प्राप्त करण्याची समाधीच्या या यात्रेतून मद्य बाधा आणणारे रोग स्वतःला समाधी पर्यंत घेऊन जातात. अर्थात मनुष्य हे धैर्य समाधी आणि आम्ही कधी विसरायला नको की कारण याबाबाबत आम्हाला विचार फक्त बौद्धिक व्यायाम आणि कोणते स्वप्न प्रलोभनाचे, अंतर योगाच्या प्रयोगाच्या यथार्थाने निश्चय करू इच्छितो कि या येणाऱ्या काळात जगातील कोणताच रोग आग्रहाने योग करणार सोबत राहतील आणि स्वस्थ संवेदनशील समृद्ध जगाची निर्मिती पण होईल.

नष्ट होईल. मनुष्य खऱ्या अर्थाने राष्ट्रवाद, मानवतावाद यावर स्वीकार करेल आणि भारताच्या पाठीवर किंवा जगाच्या भारत हा जगाच्या पाठीवर सर्वोच्च सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक शक्तीच्या रूपाने प्रत्येक start होईल.

तेव्हा समाजातील राष्ट्रात विश्वात व्यापून राहिलेला नम्रहीनता, अपराध आणि भष्ट्राचार नष्ट होतो. त्यामुळे जास्त वाईट गोष्टी त्या योगामुळे आणि ध्यानामुळे संपूर्ण दूर होतो आणि दुराचाराने, सूडभावनाने, दुर्गुणाने माणूस मुक्ती मिळवतो. मुक्ती मिळवून समाधीची प्राप्ती करतो आणि हाच योगाची दृष्टिकोनातून सहनशीलता प्रतिष्ठेने जी शक्य आहे, अन्यथा महाविश्वनाचं रूप आणि, मानवतेचा कोणीच वाचू शकत नाही. महाविनाशातून मानवतेला कोणीच वाचवू शकत नाही तर उपचार विज्ञानाचे दोष शिकतात. कोणते? तर treatment आधुनिक उपचार विज्ञानावर आधुनिक उपचार पद्धतीचे संवादमधे, तसेच योग आणि आयुर्वेद पद्धतीला संतुलित ठेवून सर्वांचा रोगांचा नष्ट करण्याचे विज्ञान होय. Allopathic रक्तदाब, मधुदाब, मधुमेह arthritis आणि, इत्यादी आजारांवर संतुलन ठेवण्यासाठी औषध दिले जाते. मग आजारापासून मुळापासून नष्ट करण्यासाठी समर्थ नाही आहे ना. का? परंतु योग आणि नैसर्गिक जीवनशैली माध्यमातून B. P. थायरॉईड, B. P. थायरॉईड,

जिचे आपल्या reproductory, excretory and digestary पद्धतीला सर्व पद्धतीने सदृढ ठेवते. तेथेच अनुलोम विलोम, भ्रामरी प्रणव प्राणायम ह्या आपल्या जे, जे आपले रक्तभिसरण संस्था आहेत त्यांचं nervous आणि nervous होऊ देत नाही आणि यंत्रणेला पूर्णपणे सदृढ ठेवण्याचं काम करतो, आरोग्य देते. प्रत्येकाला मनात व एकच प्रश्न नेहमी असतो कि प्रत्येक रोगाचा एक, औषध असते पण योगात त्याचा आठ प्राणायाम आहेत. काही योगक्रिया पण आहेत त्यामधे त्याच्या माध्यमातून सर्व गोष्ट एकत्रित कसे कसे ठेऊ शकते. तसेच सर्वसामान्य माणसाला प्रश्नच, अशी सोडू शकतो जर रोग वेगवेगळे असतात तर सर्वांसाठी एकमेव अह एकमेव रो उपाय कसा असू शकतो यासाठी आपल्याला सर्व प्रथम शरीरविज्ञान आणि आणि मनोविज्ञान यांनी समजून फरक समजून घ्यावे लागेल. कारण, योग विज्ञानाचा प्रभाव हि आपल्या विश्लेषित करावा लागेल. प्रथम अं आम्ही समजून घेतले पाहिजे कि अं सर्व प्राणायामाची किंवा शरीर वेगवेगळ्या असू शकतात परंतु, शरीर, मन वेगवेगळे असतानाही आमच्या शरीरातील आंतरिक प्रणाली आपल्या शरीरातील अंतरावली ग्रंथी, प्रजनन संस्था हे मूलाधार चक्रापासून सहस्त्रार किंवा बाह्यरंध्र चक्रापर्यंत, सर्वांची भौतिक शरीर आणि मन, बुद्धी, चित्त अहंकारिक पासूनच निर्माण झालेलं आहे. भावनात्मक शरीर सारखे आहेच पण वात, पित्त, कफाच्या रूपात सर्वांची प्रकृती त्रिदोषच मान त्रिदोषच, त्रिगुणात्मक आणि सूक्ष्म अंतर आहे. त्यांनतर वेगवगेळ्या ओळख निर्माण करण्यासाठी आहेत. तसेच संस्काराच्या सावलीवर अंतर आहे. आपल्या जन्मीच्या आपल्या जन्मीच्या पूर्वजन्मीचे जे संचित कर्म आहेत, ज्ञानाच्या आधारावर आहेत. दोनही दोनही स्तरावर अंतर आहे. सर्वाची स्वतंत्र ओळख आहे व्हावी, यासाठी आहे. उपचाराच्या क्षेत्रात अंतर महत्व नाही आधुनिक उपचार पद्धती निरोगी व्यक्ती साठी करण्यात येत आहे. आलेल्या, अं दाबाच्या परिणामातून असो अं आपल्या हृदय, यकृत, मेंदू संबंधित परीक्षण परीक्षण करण्यासाठी एकच असते कि सर्व अं रिकाम्या पोटी शंभरच्या खाली, Cholesterol असतो. त्यामध्ये दीडशे पेक्षा जास्त असायला पाहिजे. आकार, वजन जेव्हा एकसारखा असू शकतो किंवा एकसारखा नसू शकतो. योग आमचा मनावर दोषावर संस्कार अं साधता येतो आणि, परिणाम स्वस्थ करून नंतर हे सर्व सांगण्याचे कारण जे आहे योग बद्दल पूर्ण माहिती देण्याचे जे कारण आहे ते एकच आहे कि मनुष्याला जे जीवन भेटलंय, त्या जीवनात, स्वस्थ शेवट पर्यंत टिकवायचं आणि जे आपलं देह भेटले आणि या देहाला आणि मनाला कसं स्वस्थ ठेवायचंय आणि जेव्हा म मनाची स्थिती आणि जेव्हा शरीराची स्थिती जेव्हा स्वस्थ राहते, स्वस्थ राहिल्याच्या नंतरच,

काय नाही बघ निवांत. आताचं आलो office मधनं

काय चाललय cricket? Cricket चं खेळून आलो. सकाळी सकाळी nest ला जातो ना मग तिकडून आलो. हा आणि मग ते गुडघ्याला दुखलयला हे झालं होते थोडंसं.

काय म्हणजे आता cricket किती वाजता जातो तु खोळायला?

Fifty overs त्यानंतर आह म friendship cup चालू आहे. आणि NCA चा एक tournament चालू आहे. twenty twenty ची T twenty ची

हा आता हा last summer ना summer season last मग परत पाऊस चालू झाला की तीन महिने मग nest पण बंद सगळं बंदच होऊन जातं. आत्ता ह्या month मध्ये सगळ्या tournaments चालू आहेत. अच्छा अच्छा अच्छा म्हणजे या आता एप्री एप्रीलमध्ये संपतील?

अच्छा अच्छा तु हकीम खेळतोय? हा पन्नास over च्या असतात त्या matches. अच्छा! पन्नास over च्या matches असतात? हो हो हो हो हो पन्नास over च्या असतात. म्हणजे आता आपण जेव्हा हे IPL वगैरे पाहतो तेव्हा आपल्याला त्या पन्नास over च्या matches आठवतात. तुला आठवतं का आपण पूर्वी पन्नास over च्या matches पहायचो दिवसभर? जेव्हा ninety four ninety two खूप खूप फरक पडलाय आता. Fifty overs च्या matches आणि twenty overs च्या matches आता जसं life fast होत चालली लोकांची, तसं twenty twenty कडे जास्त कल आहे. लवकर सुरु होते दोन तास चार तासांमध्ये match संपून जाते. Fifty overs च्या matches आणि म्हणजे cricket वरती बोलायचं झालं तर म्हणजे batting time basics

ते technical खेळायचे scientific खेळायचे. आता तसं नाही राहिलय. आडवं-तिडवं होऊन कमी ball त जास्त run जो करल आडवी bat सरळ bat कसं ही खेळा

हा. पण मग हे player पन्नास over ला चालत नाहीत. आता हाकीम जरी इथं पन्नास over च्या matches चालू आहेत. तरी आता पर्यंत त्या जितक्या आम्ही बघितल्या तर बोटावरती मोजण्या इतक्या matches आहेत की पन्नास over पूर्ण झाल्या. Otherwise तीस over पर्यंत कोणी खेळले तर खेळले नाहीतर पंचवीस over वीस over मध्येच त्या matches

अच्छा! आणि लोकांचा तितका stamina पण नाही राहिला आता. नाही आता पन्नास over च्या matches खेळताना जितका stamina लागतो. जर एखादा म्हणजे Twenty twenty वीस over ची अच्छा! असं झाल होय? नाही आता आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा अम्हाला आठवतो की आपल्याकडे ते संग्राम club होता आठवतो?

तिकडे अं नदीच्याच शेजारी रोज रात्री दुकानं बंद केल्यानंतर ती लोकं ball घ्यायला यायची. आणि daily त्यांना एक ball लागायचा पहाटे म्हणजे ह्या दिवसामध्ये सहा वाजल्यापासनं दहा वाजेपर्यंत खेळायचे ते पण ते पन्नास over च्या matches arrange करायचे म्हणजे त्या काळामध्ये साधारणतः नव्वदच्या काळाची गोष्ट आहे अठ्ठाऐंशी ते ब्याण्णव चौऱ्याण्णवपर्यंत. ते पण बंद झालं आता actually अह कुणाला आता interest नाही किंवा कुणाला नाही आपल्या वेळेस खूप craze होती. आपण पन पन्नास over च्या match बद्दल बोलतोय त्याच्यातच लोकं तील पंचवीस over मध्ये संपवतात. बोलतच नाही आपण

घर घरात का का तर माहितीये बोलत पण नाही आपण माहितीये. तर कारण का होत नाहिये आता जेव्हा तु सांग मला त्या काळामध्ये आपण कसौटीसुद्धा बसून पहायचो.

स hello? hello? Hello hello हा आवाजच cut झालाय Hello hello hello hello? hello कसे आहात?

काय नाय, ऋतुराज बसलोय. हा का? काय म्हणतंय वातावरण तुझ्या तिकडलं? अं माझ्याकडेच वातावरण यार, आज थोडं थंडीचा अं थंडी जरा जास्त आहे,

हा असं आहे का? अरे काय नाही आज काल वातावरण खूपच खराब होत चाललेलं आहे रे! हा तुला माहीतच असेल सध्याला, आपल्या भारतात तापमान average तापमान एकोणतीस पर्यंत average तापमान चालू आहे ना वातावरणात, थंडीमुळे

हा म्हणजे कस माहितीये का की सध्याला जे अं वातावरणात फरक चालू आहे त्यामुळे ना सध्याला आपल्याला अं योग्य ते ऋतू आपल्याला अं अनुभवाला भेटेना झालेत. कस सध्याला थंडी चालू आहे ना, मग तुझ्या इकडं कुठलं म्हणजे सध्याला काय वातावरण आहे? पाऊस पडतोय कि थंडी आहे काय? अरे हा मला पण आज जरा वातावरण मध्ये बदल भासतेच आहे. आणि आपण बघतच आहे का आता वातावरण मध्ये बदल हा आपल्याला दिसत आहे हो असं आहे का? बरं बरं

आणि एक ऊन पण पडायला सुरुवात झालीये आणि ऊन पण पडतंय दुपारी, आणि मला असं वाटतंय की साध्याच जगाच जागतिक वातारण जे आहे किंवा जे सकाळचं हवामान चालू आहे, त्यात खूप प्रकारचे बदल झालेत आहेत गेल्या तीस चाळीस वर्षांपासून कारण पहिले जे होते त्यात ऋतू वेगवेगळे होते. हा म्हणजे जे म्हणायचं झालं तर एक प्रकारची ऋतूंची जी cycle होती ती व्यवस्थित चालू होती आता सध्याला प्रत्येक ऋतू हे वेगवेगळ्या दिवसानुसार वेगवेगळे दिसत आहेत. तुझ म्हणणं काय आहे यावरती?

अं त्याच्याबद्दल त्याच्यात पण बरेच ऋतू आहेत. अं जे जे ऋतू आहेत. हिवाळ्यात आपण पावसाळ्याचा आपल्याला अनुभव येतो पावसाळ्याचा, आपल्याला पाऊस पडताना हिवाळ्यात दिसतो किंवा उन्हाळ्यात मध्ये पाऊस पडताना दिसतो

होणाऱ्या बदलामुळे आहे आणि हवामानामध्ये जे अह बदल होतो त्याचा direct उपयोग, आपल्या आपल्या शरीरावर होतो आपण पाहतच आहे का साथीचे रोग कसे असतात? ते येत आहेत तुमचं काय म्हणणं याच्याबद्दल?

जे आपल्या शरीरावरती होत आहेत त्याच्यामुळे भरपूर प्रकारचे आजार रोग होत आहेत कारण हे वातावरणामध्ये आपल्याला योग्य त्या प्रकारचा आहार पण घेतला पाहिजे, व्यायाम झाला पाहिजे. वातावरणाचे बरेचशे परिणाम होत आहेत म्हणजे त्याचे शेती वरती परिणाम होत आहेत त्यामुळे वातावरण कसंय व्यवस्थित राहिला पाहिजे.

की सध्या वातावरण मध्ये होणाऱ्या बदल मुळे आजारानं मध्ये वाढ होते.

आणि आता मला असं म्हणायचं होत की जे आता वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे तुला माहितीये की ज्या वेळेस आपण फिरायला वगैरे जातो त्या वेळेस वातावरणात खूप परिणाम असतात आणि प्रत्येक वातावरणानुसार आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला, वेगवेगळ्या ठिकाणी भेटतात सध्याला जे अह सध्याला बोलायला झालं तरी एक प्रकारे असं म्हणूं शकतो की वातावरणामुळे आपल्या, मानवी जीवनावरती खूप परिणाम पडत आहेत वातावरणचा वेगवेगळा परिणाम आपल्या जीवनावर पडतो त्या बद्दल तुझ म्हणणं काय? हा खरंय हे! आपण जे पाहतो ना तर वातावरणचा हा जे परिणाम आहे ते मानवावर, मानवी शरीरावर होत आहे कारण आता आपण बघतोय का, सध्या हिवाळा चालू आहे आणि त्याच्या मध्यातच पाऊस चालू झाला, तर त्याचा direct परिणाम हे माणसाला साथीचे रोग म्हणजे ताप, खाशी हे होतात आणि हे चालू होण्याचे कारण तुला माहितीये का? कश्याबद्दल होत आहेत ते आता?

आणि आता सध्याला पुण्याचं तापमान पण तीस celsius आहे. आणि थंडी वाढेल असं सांगण्यात आलेलं आहे. दिल्लीमध्ये पण खूपच थंडी वाढलेली आहे त्यामुळे धुकेपण, धुकेपण आहे अह दिल्ली NCR इथं थंडी मुळे खूप त्रास होत आहे लोकांना आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजारपण उद्भवत आहेत.

आणि तुझं आणि तुझा आवडता ऋतू कोणता आहे म्हणजे? हा मला, माझा आवडता हा ऋतू पावसाळा आहे. कारण पावसाळ्या मध्ये फिरायला जाण्यासाठी भरपूर ठिकाणे असतात जिथे पाण्यामुळे निसर्ग, निसर्गरम्य वातावरण असते किंवा निसर्गरम्य,

अह परिणाम टाकतात कारण वातावरण मुले आपल्या शरीरावरती अनेक प्रकारचे परिणाम होतात वातावरण, वातावरण जे सध्याचे आहे, त्यानुसार मी असं सांगू शकतो की, सध्याचे वातावरण हे जवळपास पूर्णपणे प्रदूषणामुळे त्याचा पुर्ण वाट लागलेली आहे कारण, पहिल्यासारखं असं पावसाळा हा पावसाळा ऋतू पडतो असं काय नाहीये आता global warming हा सगळ्यात मोठा विषय झालेला आहे सध्या कारण ज्या ज्या प्रकारचं आपण,